रुबी मधील व्हाईल आणि उंटील लूप्स वरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत व्हाईल लूप उंटील लूप रेडो आणि ब्रेक
आपण उबंटु लिनक्सवर्जन 1204 आणि रुबी 193 वापरणार आहोत
या पाठासाठी इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे
तसेच लिनक्स कमांडस टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे
संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
तुम्हाला आठवत असेल की आपण टीटीटी डिरेक्टरी बनवली होती
त्या डिरेक्टरीत जाऊ
नंतर रुबी हायफेन ट्युटोरियल आणि लूपिंग हायफेन statementsह्या डिरेक्टरीत जाऊ
आता ह्या फोल्डरमधे आहोत
पुढे जाऊ
रुबी मधील व्हाईल लूपचा सिंटॅक्स असा आहे व्हाईल बोलियन एक्सप्रेशन रुबी कोड एंड त्याचे उदाहरण पाहू
सुरूवातीच्या पाठात दाखवल्याप्रमाणे geditमधे नवी फाईल बनवा
त्याला व्हाईल हायफेन लूप डॉट आरबी हे नाव द्या
माझ्याकडे व्हाईल लूपचे एक उदाहरण आहे
आता टर्मिनलवर जाऊन टाईप करा गेडीत स्पेस व्हाईल हायफेन लूप डॉट आरबी स्पेस पाठ थांबवून तुम्ही कोड टाईप करू शकता
ह्या उदाहरणात व्हाईल लूप घोषित केले आहे
प्रथम आय हे लोकल व्हेरिएबल घोषित करून त्याला 0 ही प्राथमिक व्हॅल्यू दिली
नंतर व्हाईल लूप घोषित केले आहे
हे लूप व्हेरिएबल आय ची व्हॅल्यू 10 पेक्षा मोठी असेपर्यंत कार्यान्वित राहिल
व्हाईल लूपमधे घोषित केलेली पट्स मेथड आऊटपुट दाखवेल
आऊटपुट दाखवल्यानंतर iची व्हॅल्यू 1 ने कमी करू
पुढच्या आयटरेशन पर्यंत आय ची ही कमी झालेली व्हॅल्यू वापरली जाईल
प्रत्येक आयटरेशनला आय ची व्हॅल्यू कमी होत जाईल
आय ची व्हॅल्यू 10 वर पोहोचेपर्यंत हे असे चालू राहिल
या टप्प्यावर व्हाईल च्या कंडिशनची पूर्तता होणार नाही
त्यानंतर लूप थांबेल आणि त्यामुळे आऊटपुट प्रिंट होणेही थांबेल
आता टर्मिनल वर जाऊन टाईप करा रुबी स्पेस व्हाईल हायफेन लूप डॉट आरबी आणि आऊटपुट पहा
आऊटपुट म्हणून 0 पासून 9 पर्यंतचे अंक दिसतील
आता तुम्ही रुबीमधे व्हाईल लूप बनवू शकाल
आता उंटील लूपबद्दल जाणून घेऊ
रुबीतील उंटील लूपचा सिंटॅक्स असा आहे उंटील बोलियन एक्सप्रेशन रुबी कोड एंड आता उदाहरण पाहू
टर्मिनल वर जाऊन टाईप करा गेडीत स्पेस उंटील हायफेन लूप डॉट आरबी स्पेस पाठ थांबवून तुम्ही कोड टाईप करू शकता
या उदाहरणात उंटील लूप घोषित केले आहे
प्रथम आय हे लोकल व्हेरिएबल घोषित करून त्याला 0 ही प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे
नंतर उंटील लूप घोषित केले
हे लूप व्हेरिएबल आय ची व्हॅल्यू 10 पेक्षा मोठी असेपर्यंत कार्यान्वित राहिल
पट्स मेथड आऊटपुट दाखवेल
आऊटपुट दाखवल्यानंतर आय ची व्हॅल्यू 1 ने कमी होईल
पुढच्या आयटरेशन पर्यंत आय ची ही कमी झालेली व्हॅल्यू वापरली जाईल
प्रत्येक आयटरेशनला आय ची व्हॅल्यू कमी होत जाईल
आय ची व्हॅल्यू 11 वर जाईपर्यंत हे असे चालू राहिल
या टप्प्यावर उंटील कंडिशनची पूर्तता होणार नाही
त्यानंतर लूप थांबेल आणि त्यामुळे आऊटपुट प्रिंट होणेही थांबेल
आता टर्मिनल वर जाऊन टाईप करा रुबी स्पेस उंटील हायफेन लूप डॉट आरबी आणि आऊटपुट पहा
आऊटपुट मधे 0 पासून 10 पर्यंतचे अंक दिसतील
आता रुबीमधे उंटील लूप लिहू शकता
आता रेडो ची रचना पाहू
रुबीतील रेडो चा सिंटॅक्स असा आहे आ कलेक्शन ओएफ objectsईच डीओ आयटीईएम कंडिशनल स्टेटमेंट रुबी कोड रेडो एंड कंडिशनल एंड लूप माझ्याकडे हे रेडो लूपचे एक उदाहरण आहे
आता टर्मिनल वर जाऊन टाईप करा गेडीत स्पेस रेडो हायफेन लूप डॉट आरबी स्पेस पाठ थांबवून तुम्ही कोड टाईप करू शकता
ह्या उदाहरणात ईच लूप घोषित आहे
10 ते 20 या अंकांमधून आयटरेट करण्यासाठी ईच लूप घोषित केले
नंतर आयएफ कंडिशनल स्टेटमेंट घोषित केले
हे लूप 10 ते 20 मधील प्रत्येक अंकासाठी कार्यान्वित होईल
आय ची किंमत 20 असेल तरच आतील कंडिशनलif च्या कंडिशनल ब्लॉकमधे प्रवेश करेल
ईच लूपमधे घोषित केलेली पट्स मेथड आऊटपुट दाखवेल
एकदा प्रोग्रॅम आयएफ ह्या कंडिशनल ब्लॉकमधे गेला की प्रथम तो आऊटपुट प्रिंट करेल
नंतर रेडो कार्यान्वित करेल
सर्वात आतल्या लूपचे आयटरेशन रेडो कार्यान्वित करेल
हे तो लूपची कंडिशन न तपासताच करेल
आयएफ आय 20 ही आपली कंडिशन आहे
ह्याचे आऊटपुट अमर्यादित लूप असेल कारण आय ची 20 ही व्हॅल्यू बदलत नाही
आता टर्मिनलवर जाऊन टाईप करा रुबी स्पेस रेडो हायफेन लूप डॉट आरबी आणि आऊटपुट पहा
कधीही न संपणारा असा अमर्यादित लूप हे आऊटपुट असेल
अमर्यादित लूप थांबवण्यासाठी Ctrl सी दाबा
आता ब्रेक स्टेटमेंट पाहू
रुबी मधील ब्रेक स्टेटमेंटचा सिंटॅक्स असा आहे लूपिंग स्टेटमेंट कंडिशनल स्टेटमेंट ब्रेक एंड कंडिशनल रुबी कोड एंड लूप याचे उदाहरण पाहू
टर्मिनल वर जाऊन टाईप करा गेडीत स्पेस ब्रेक हायफेन लूप डॉट आरबी स्पेस एम्परसँड
पाठ थांबवून कोड टाईप करू आणि समजूनही घेऊ
या उदाहरणात ईच लूप घोषित केले आहे
आपण हे आधी वापरले तसेच आहे
येथे पट्स मेथड 11 ते 19 अंकांसाठी आऊटपुट दाखवेल
एकदा ही व्हॅल्यू 20 झाली की प्रोग्रॅम कंडिशनलif ब्लॉकमधे जाईल
या टप्प्यावर ब्रेक स्टेटमेंट कार्यान्वित होऊन लूप कार्यान्वित होणे थांबेल
आता टर्मिनल उघडून टाईप करा
रुबी स्पेस ब्रेक हायफेन लूप डॉट आरबी आणि आऊटपुट पहा
आऊटपुट मधे 10 पासून 19 पर्यंत अंक दिसतील
आता तुम्ही ब्रेक ची रचना लिहू शकता
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोचलो आहोत
थोडक्यात या पाठात शिकलो व्हाईल लूप उंटील ची रचना रेडो ब्रेक ची रचना आता असाईनमेंट
फॅरनहीट म्हणून दाखवल्या जाणा या 100 पासून 115 पर्यंत समाविष्ट असलेल्या अंकांची रेंज घ्या
योग्य लूपची निवड करून रुबी प्रोग्रॅम लिहा
जो फॅरनहीटचे सेल्सिअस मधे सूत्र वापरून रूपांतर करेल
त्यासाठी दिलेल्या अंकांची रेंज वापरेल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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते160धन्यवाद